दोन फोटो फ्रेम दिसत आहे. लोकांनी टोप्या घातलेल्या दिसत आहे. लोकांनी पांढरे कपडे घातलेले दिसत आहे.

आजूबाजूला कंपाऊंड वॉल दिसत आहे लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान केलेले दिसत आहे.

गेटच्या समोर लाइन लावलेली दिसत आहे बायांची काही मुली खुर्ची वर उभी आहे बिल्डिंग पांढऱ्या कलर ची दिसत आहे झाडांची फांदी दिसत आहे एक वायर गेलेली तिथून दिसत आहे.